यामध्ये मेडिकल स्टुडंट आपल्या शिक्षकांना इन्फॉर्मेशन विचारत आहेत.

ऑडिटोरियम आहे. यामध्ये सेलिब्रेशन करिता--

खूप छान सजावट करण्यात आली आहे हलोजन्स ते--

खूप मोठमोठे झूले आहेत आणि इथे ट्रेनस वगैरे पण आहेत आणि खूप सारे झाडं वगैरे आहेत जी मनमोहक--

टीचर आहे टीचर मुलांना शिकवत आहे एका रांगेमध्ये मुली पेपर सोडवत आहेत दुसऱ्या रांगेमध्ये मुलं--

ही एक दुकान आहे चाय ची त्यामध्ये कुल्लड चाय मिळत आहे.

किंवा अह काही फंक्शन वगैरे असेल आणि साईडला --

पुष्कळ सारा सामान आहे किराणाचा दुकान आहे.

एक व्यक्ती सायकल ठेवत आहे आणि दुसरा व्यक्ती खाली--

एक जंगल आहे. जंगलामध्ये एक बाईक ठेवून आहे.